तंत्रज्ञान म्हणजे टेक्नोलोजी

आता मल्ये सांग आपले डायरेक्ट आता शेताचीच गोष्ट करणार. आहे........आता शेताचीच गोष्ट करणारे आहे मी...

आता गड्डा खणायचे होता मले तर किती मजूर लागेल? आता गड्ड्यावर म्हणा आहे ते....पण तरी दोन ते पाच रोजचे लागतील माणसं लागे..आता किती सोप्प होतेय...जीसीबी मशिन

टेक्नॉलॉजी पाह्यना टीव्ही पाहतो आपणं....कुठल्या कुठल्या बातम्या पाहायला भेटते आपल्या जागेवर बसून

साधं मोबाइलचं च उदाहरण घे ..नं

काय काय राहते मोबाइलमध्ये पाह्यबर... बॅंकींग व्यवहार, बॅंकेचे व्यवहार... ह्ये पहिले होती का सुविधा?

Sound not clear साधे लोकं मरण पावले तर निरोप पाठवे

इथे हे झालं...तिथे ते झालं...बस चालंल.....गाडीने जा....म्हणजे किती प्रगतं झालं...असं म्हणत आहे...किती किती पहिले कसं नुसतं शाळेत जा हम्म्म...आता पेपरलेस पेपरलेस हे तर झालचं आहे...तंत्रज्ञान किती विकसित झालयं...पहिले जा लोकं दौत ने लिहीत होती...

आता तंत्रज्ञान विकसित झलं तर..पेनं, किती फास्ट बॉलपेम आले...अलग अलग प्रकारचे हे आले.......कॉम्पुटरनं तर पूर्ण हेच करुन टाकलं जगात.. कॉम्प्युटर म्हणा औद्योगिक तंत्रज्ञान, आर्किटेक्चररल आहे, सर्जनशील आहे, टेक्नॉलॉजी.. टेक्नोलोजी बघ कश ीविकसित झाल...आपल्यापेक्षा परदेशात जास्त विकसित झालीय हाय ना?...

आता खिती औषधांचा शोध लागले....प्रत्येक बिमारीचा शोध लागला...प्रत्येक ह्यच्यावर औषध तयार झालं ...............किती फास्ट करते, आता कोरानाचं पहय बरं ...भारतात औषध निर्मान केलं... हा...पण तसे तोटेपण आहेत तंत्रज्ञानाचे..

हम्म्म म्हणजे हवा, पाणी, माती..

तू म्हणू राहिली तोटे आहेत..

अश्यासारेखे बरेच प्रकारचे प्रदूषण पण होते...म्हणजे कसे..औद्योगीकरण वाढले त्याच्यामुळे

हवा, पाणी , माती आणि आवाज ह्यासारखे म्हणजे जे प्रदूषण होतायत यानी प्राणी आणि पक्षांना त्रास होते ना...आवाजामुळे

हम्म...म्हणजे ज्या गोष्टीने फायदे आहेत...तसे तोटेपण आहेत. आता असं मोठे लोकं पाह्ये Voice not clear

एका बाजीले हे राहिल्ये .....एका बाजूल्ये पट राहिल्ये, एका बाजूने चिट राहिलं असं राहिल्ये. फायदाचं आहे तंत्रज्ञानाचा.. एखाद्या गोष्टीचा आपण किती फायदा घेतो हे आपल्यावरही आहे. तंत्रज्ञानाचा फायदा जास्ती आहे तोटे कमी आहे..ना..

पहिले....मला सांग पहिलं पैदल जायला लगे, आता गाडीले पहिले आधी कीक मारायला लागायची, आता बटन दाबले की गाडी सुरू झाली चाललो ..म्हणजे पहिले पैदल घंट्याचं काम घंटा लागे तिथे पाच मिनिटही नाही लागतं...

तंत्रज्ञानाचे.....तू म्हणते का बा तंत्रज्ञानाचे तोटे आहेत...तोटे आहेत पण..तोटे कमी आहे .फायदे जास्त आहे ना पहिले माहिती खोलीभर पानं राहायची.....तेव्हा सारखं भरुन ठेवाय लागे.. पण आता दहा पानांचं काम एक फाइल करते कम्प्युटरमध्ये मग, कम्प्युटरमध्ये टाकलं का झालं...नाही तर मेमरी कार्ड राहाते...मेमरी कार्डात किती मावते...

मावते ना किती डेटा राहाते ना त्याच्यात

चांगला सांभाळून ठेवावे लागते...आणि किती किती आता....पहिलं कायं पुस्तकं ग्रंथ लिहून ठेवलेले ..आता राहाते का तसं....आता साध मेमरी कार्ड टाकलं ते का झालं.... कागदही वाचते आता, कागदही नाही लागत आता, स्वयंपाकातही मदत झाली तंत्रज्ञानाची

पाहिलं तुम्ही......भकभक आपल्या यूट्युबवर की केलं तुम्ही होव...गॅस नव्हता पहिले....चुल होती.... Voice overlapping चुलीवर डोळे लाल करायला लागायचे..

वस्तु जश्याच्या तश्या राहाते फ्रीजमधी..